व्हाइट कलर चं ब्ल्यु कलर चा आकाश दिसत आहे नदीच्या साइड ने बघितलं तर जमीन दिसत आहे जमीनीवरती हिरवं गवत आहे.

ते अशी नदी दिसत आहे नदी मध्ये ब्लॅक कलर ग्रीन कलर ब्ल्यु कलर च पाणी दिसत आहे.

वर आकाशाकडे बघितल तर पर्पल कलर ब्ल्यु कलर व्हाइट कलर चा आकाश दिसत आहे.

चहा चा एक छोटा सा शॉप आहे आ चाहा मधे ब्रेड दिसत आहे आणि चहा चे कप दिसत आहे. एक कचरा पेटी दिसत आहे ज्या मध्ये--

व्हाइट कलर चा शर्ट आणि ब्लू कलर चा पॅन्ट घातलेला आहे. दोन मॅन जात आहेत एक मॅन च्या हातात मोबाइल दिसत आहे. कॅनेरा बँक चा जो बोर्ड आहे तो ब्ल्यु कलर मध्ये आहे.

पायर्‍या दिसत आहेत. ग्रीन कलर चं गवत दिसत आहे.